इकडे चर्च आहे. त्या चर्च मधे जीजस च्या वगैरे मूर्ती वगैरे आहेत आणि तिथे बसायसाठी समोर खुर्च्या वगैरे आहेत. वरती इ फॅन वगेरे लागलेले आहे. पांढरे लाइट वगैरे आहे. अजून सुद्धा पांढर अ पेंट मारलेला आहे आणि --

तिथे आणि एक माणूस सायकलनि चाललाय तो मास्क घालून आहे त्याच्याकडे दंडा सायकल आहे आणि तो सिमेंट रोड आहे.

इथे कॅफे आहे इथे कॅफेच्या ट्रे मधे त्यांनी म्याड गोट कॉफी च आहे आणि तिथे आइसक्रीम आहे कप मधे आणि स्ट्रॉ सुद्धा आहे खालती पेपर सुद्धा आहे आणि --

तलाव आहे. तलावाच्या बाजूला त खूप मोठ तलाव आहे आणि बाजूलाच खुली जागा आहे आणि एक घर सुद्धा झोपडी सुद्धा दिसते तिथे. आणि त्याच्या वरती झाड आहे मोठ सगळीकडे हिरवगार आहे पाणी भरपूर आहे तलावात.

आणि छोटे छोटे झाडे सुद्धा आहेत इथे भरपूर आजूबाजूला संगळीकड हिरावगार दिसत आहे.

मधे एक चौक आहे त्या चौकात एक माणूस अ रोड क्रॉस करतोयअन ते सिग्नल वर लाइटा वगेरे आहे स्क्रीन वगेरे आहे स्कॅनर वगेरे आहे हम गाड्या वगेरे आहे भरपूर कार वगेरे आहे आणि समोर एका कॉम्प्लेक्स च कन्स्ट्रक्षण चालू आहे.

आल्हारा बँक आहे त्या बँकेचा बोर्ड लागला आहे तिथे ति बँक बंद आहेसामोर एक माणूस बसून आहे.